drug inspector ते पण एक चांगली आहे, तू बघ तूला काय करनं आहे तू एकदा decide कर decide झालं की मला सांग मी तुझ्याबद्दल पूर्ण आणखी तिच्याबद्दल पूर्ण विस्तृत सांगतो तुला

लय गोष्टी आहे collector collectorRTS आहेSPIcollector अरे म्हणजे खूप गोष्ट आहे government मध्ये एवढी यंत्रणा आहे की खूप खूप साऱ्या जागा निघतात government दरवर्षी खूप चालू राहतात. हा मग तुले call करतो.

हा हा हम्म चालेल.

हो हो हो ठीक doctorAPJ अब्दुल कलाम चा बालपण Doctor APJ यांचा जन्म एकोणीशे एकतीस रोजी झाला आणि त्याचा मृत्यु दोन हजार पंधरा साली झाला. विख्यात अनुशासन भारताचे माजी राष्ट्रपती होते ते नि मनाचे वृक्ष प्रेमी, हाडाचे, शिक्षक आणि बालप्रेमी wigns of the fire हे त्यांचा पुस्तक होता india दोन हजार वीस वीस A Vision for the new Million and IGNITED MINDS इत्यादी पुस्तके प्रसिद्ध पद्मभूषण, पद्मविभूषण, आणि भारतरत्न पुरस्कार केला गेला त्यांना आणि त्यांचा wings of the fire हे आत्मचरित्र माधुरी शानभाऊ यांनी अग्निपंख या नावाने अनुवादित केलेला पुस्तकातून त्यांनी प्रसंग घेतला होता. त्यांच्या बालपणीच्या जगात पुस्तक म्हणजे माझ्या त्यांचा साठी दुर्मिळ वस्तू होती त्या पुस्तकाला खूप प्रेम करत होते त्यांचा गावात S. T. R. मानिकम्म नावाचे एक क्रांतीकारक राष्ट्रभक्त राहत होते. त्यानी त्यांना एक पुस्तक वाचण्याचे सदैव उत्तेजन दिले मी मिळवलेले वाचत गेलो पुस्तक मागण्यासाठी मी त्यांचा घरी धावत घेत होतो असे ते म्हणत होते त्यांचा लहानपणी शंमशुद्धी नावाचा त्यांचा एक दूरचा भावाचा माझ्यावर बराच प्रभाव होता रामेश्वरमध्ये येणाऱ्या वर्तमान पत्राचा तो एकुलता एक वितरक होता. त्यांनी रोज सकाळच्या रेल्वेगाडीने गावाहून वृत्तपत्रे चे घट्टे नेत होते त्यांना त्यांनी ते काम करत होते गावातला हजार वर सुशिक्षितांची वाचण्यासाठी गरज भागवणारे ते कलाम होते आणि श्रम सुधीनाचा व्यवहार म्हणजेच एक खं खांबी तंबू होता. स्वातंत्र्याच्या जवळील वार्ताली ग्रामस्तानी समज पडेल हे महत्वाचे काय त्यान साधत असे हे असे कलाम म्हणत होते कोणाला भविष्य जाणून घेण्यात रस असेल तर कोणी चेन्नईच्या मद्रास बाजार पेटेतले सोन्याचांदीचा भाव समजण्यासाठी उत्सुक असत थोडे जन जिज्ञासू वृतीने, हिटलर, महात्मा गांधी आणि barrister जींना

दिनमनी हे त्यांच्या वेळेचा सर्वात लोकप्रिय वर्तमान तमिळ वर्तमान पत्र होता छापलेले शब्द त्या वेळी त्यांना वाचायला येत नव्हत. ती त्यांच्यातील चित्रांकडे बघुन ते समाधान मनात असे शाम सुधन आपलं गिऱ्हाईकांना paper चा अंक वाटण्या पूर्वी मी त्यातील चित्रे बघुन घेत होतो असे कलाम म्हणत होते

चिंचोक्याना अचानक भरपूर मागणी आली मी चिंचोके गोळा करून मशिदी जवळच्या एका दुकानात देत असे आणि अख्खा अख्खा एक आणा कमवत असे माझ्या वडीलांनी लाकडी नौका बांधायचा व्यवहार करायचे ठरवले अहमह जलाल्लुद्धीन नावच एक आमच्यातलं गावतलं कराट बंधनासमोर किरण्याच ते रोज काम करू लागले ते कलामांचे वडील होते पुढे जल्लुलीद्धीन यांनी माझ्या बहीणीशी जोहराशी विवाह लग्न आणि त्यान आमच्याशी नाते जुडलं गेल आणि जलाल्लुद्धीन मला युद्धाची कथा सांगत आणि मन दिन मनीच्या क्षेत्रात मी त्या शोध राहिला आमच्या छोटा दुरस्त गावात युद्धाचे दुष्परिणाम जाणवणे जवळ जवळ अशक्य होत गेला पण हळू हळू भारताला सक्तीने युद्धात शामिल व्हाव झाल लागल देशात आणीबाणी पुरवी गेली गेली रोज सकाळी पन्गुन येणारी railway गाडी रामेश्वरला थांबेनाशी झालील गेली त्या युद्धाचा आमच्या गावावर खूप ठळक परिणाम पडत गेला मग चालत्या railway गाडीत वर्तमान पत्राचे गठ्ठे रामेश्वर ते धनुष्यगोळी दरम्यान खाली फेकत जात होते ते गट्टे गोळा करण्यासाठी शमसुद्धीनील ला कोणी तरी मदणीस हवा होता. माझ्या पेक्षा दुसरा योग्य उमेदवार त्याला कोठून मिळणार असे कलाम म्हणत होते माझ्या आयुष्यातील पहिली कष्टाची कमी करायला शमसुद्धीनील चा असा हात भार लागत गेला. आणि आज अर्ध शतकानंतर मी मी वळून त्या क्षणाकडे पाहतो आणि त्या वेळी स्वतःच्या कष्टाने मिळवलेला. पहिला कमाई चा अभिमान आज ही माझ्या मनात उकळून राहत होते असे कलाम म्हणत होते कलाम त्या मध सुद्धीनील ला खूप मदत करत होते ते दोघ खूप

आणि दयाळू वृत्ती दिली आणि माया केली अर्थात माझ्या तिनी भावांनी आणि एक बहिण देखील हा ठेवा त्यांच्या कडून उचलला गेला पण मला जो जल्लूलुद्धीननी आणि शमशुद्धीननी याचा निटक सहवास घडला त्याने मी स्वतंत्र्य वेगळा असा बनत गेलो. शाळा शिकायला व मिळालेले शहाणपण मी जल्लूल्लुद्धीन शिकलो तर शमशुद्धीनच्या कडून मी चेहऱ्या वरून दुसऱ्या यांच्या मनांतल्या शरीराची व डोळ्यांची भाषा ओळखायला शिकलो. असे doctor कलाम होते माझ्यामते जो सर्जनशीलतेचा स्त्रोत्र उगम फावत गेला फुलत खळत होता. जाता शय मी निश्चय त्या दोघांच्या सहवासात माझावर पडत प्रभावाला गेला doctor कलाम हे खूप सारे पुस्तक वाचले गेले. मग त्यांना खूप सारे पुरस्कार मिळाले आणि ते खूप अं मुलांना त्यांच ज्ञान देत होते आणि त्यांनी किती पत्र विकलेले होते ना ते सगळ्यांना खूप सारे पैजरा आता पर्यंत ते असते तर आपला भारत स्वतंत्र झाला असता असे कलाम म्हणत होते आधी आता रामेश्वर स्थळून जिल्हा ठीकाणी रामनाथपूरला त्यांनी शिक्षणासाठी आले मग मी त्यांचा शिक्षण त्यांनी त्यांच्या वडिलांनी परवानगी विचारली विचारात पडल्या सारख्या ते क्षणभर गप्प झाले विचार करता करता त्यांना शब्द लागू होती आणि ती ओठातून बाहेर पडावेत असे वडील बोलू लागले जे मला मिळाले अबुल तुला मोठे व्हायचे असेल तर गाव सोडून शिक्षणासाठी बाहेर जावंच लागेल तुला असे doctor कलामांचे वडील म्हणत होते त्यांना चिंगल पक्षी घरटे सोडून कसे दूर जातात. त्यांच्या पिल्लांसाठी कसे गवत आणतात तसे तुला एक ते दूरवर उडत जाताना आणि नव्या प्रदेश शोधतांना मला असं बघावं वाढत. जसें या मातीचा आणि इथल्या स्मृतीचा मोह सोडून तुझ्या इच्छा आकांक्षा जिथे पूर्ण होतील जिथे तुला जायला हवे तिथे तुला जायलाच हवं असे त्यांचे वडील कलामांना येवढा आदर्श देत होतेना त्यांना बोहोत सारे त्यांना मार्गदर्शन करत होते त्यांच्या वडिलामुळेच ते कामांना असल्या post वर आले आहे.

आढेओढे घेत नाही असे त्यांचे वडील म्हणणार आणि शमशुद्धीन नी आणि जलाल्लुद्धीन माझ्या सोबत रामनाथपुरला आले त्यांचे वडील त्यांचे मित्र त्यांना सोडायला गेले मग त्यांनी माझे नाव शाळेत घातले आणि मला राहण्याची सोय केली पण माझा श्वास माझा श्वास high school अन नव्या वातावरणात माझा जीव रमेनाच गेला मग त्यानी तिथल्या सगळ्या पन्नास हजारास वस्ती असलेल्या शहरात सदैव गजबज असायची पण रामेश्वरला जसा एकजीन्स पणा होता तसा इथे माझ्या अनुभवाला आलाच नाही असे Doctor कलाम म्हणत होते त्यांनी जे गेले होते ना तिथे त्यांना मनचं लागत नव्हत मग ते एवढे सारे सगळे पुस्तक वाचायचे पण तरी पण त्याच मन लागत नव्हत.

प्रत्येक संधी मी उडी मारून फाडायचो म्हणजे ज्या त्यांनी घरी जाण्यासाठी एक वेळ सगळा दिवसाना त्यांनी असं करत होते कि त्यांना घरी जायची ओढ होती. जसे अह तिला असलेला शिक्षकांनी उदंड संधी पेक्षा आईच्या हातच्या गोड पोळ्यांपेक्षा ओढ मला मुलमची वाटल त्यांचा आईच्या तिथले सगळे शिक्षक एवढ प्रेम करायच्या ना त्यांन खूप सारे खेळू सगळ करू नव्या वातावरणाशी जुळून घ्यायची मी मनाशी ठरवलंय कारण माझ्या वडलांच्या माझ्या कडून खूप साऱ्या अपेक्षा होत्या ते मला त्यांची इच्छा पूर्ण करायची होती असे doctor कलाम होते doctor कलामांची इच्छा हो असता त्यांचा वडिलांच्या अपेक्षा सगळ्या त्यांना पूर्ण करावच लागत होते. त्यांनी ते करून पण दाखवलं त्याचं स्वप्न पूर्ण करणे माझं कर्तव्य आहे असे doctor कलाम म्हणत होते त्यांच्यासाठी रामेश्वरमधील वाटणार क्रूर शिक्षितता जिथलं प्रेमळ वातावाराण त्यांचा त्याग करणे मला भाग होता असे doctor कलाम म्हणत होते ते शिक्षणासाठी त्यांचा कडे त्यांच्याकडे एकजिनसीपणा हजार भरं त्यांचा कडे एकटेपणा खूप सारे होते कालामांकडून त्यांना वाचायला खूप आवडत होतं आणि त्यांनी एवढ पुस्तकावर प्रेम केल खूप साऱ्या पुस्तकांवर प्रेम केलं त्यांना भाऊ बहिणी यांचा सहवास यातून सोडून त्यांचे वडील त्यांना शिक्षणासाठी घेऊन परगावी शाळेत घातले होते त्यांना त्यांना खूप सारे पुरस्कार त्यांच्यामुळे आपण इथ आहोत doctor कलाम हे खूप सारे अह प्रेरीनदायी लक्षण खूप सारे करत होते. त्यांच्या महत्त्वाच्या कार्यातून ते साधत होते कि खूप सारे त्यांना मी सगळ्यांना मनपासून त्यांनी तिथ होते छापलेला शब्दापैकी त्यांनी त्याच्या वडिलांना देलेला.

भारतरत्न, भा, पद्मभूषण असं सगळे सारे खूप सारे त्यांना मिळत गेले रामनाथपुरला त्यांचा लेखन त्यांच लेखन करत होते त्यांना खूप सारे पुस्तक पण मिळवले. लेखनाचे

त्याचं भविष्य जिज्ञासू हे बघून त्यांचा वडिलांना खूप सारे खुश होत होते त्याचं सगळ सर्व बघून त्यांनी doctor कलाम हे त्यांचा पहिल्या कमाईतून सधी ते त्यांनी त्याचा वडिलांना दिले होते त्यांचा आई त्यांचा आई ने त्यांना एवढ लाढ केल होत कि त्यांना त्यांच गाव सोडून घर सोडून त्यांना जावंच नको वाटत होते असं त्यांचा कलामाची होती त्यांची एक सदिरा वर्तमान काम हेच एक खं खात एक खांब तंबू त्यांचा कडे तेवढ जिज्ञासा होती त्यांनी वर्तमान पत्र घालून त्याची शाळा शिकत होत्या आणि त्याचे वडील त्याचा सोबत होते त्याचा शमशुद्धी अन जलाल्लुद्धीन दोघ होते ना ते एवढ कलामांना पुढ गेवून गेले ना त्यांच्या साठी आज हे कलाम बनले आता राष्ट्रीय भविष्यात ते कलाम असायलाच पाहिजे होते त्यांचा मूळ आपले भारतरत्न भारत स्वतंत्र झाला होता दोन हजार वीस मध्ये आपलं भारत स्वतंत्र करणा म्हणजे करणा असे कलामांनी मार्ग दिले. करू शकले नाही ते दोन हजार पंधरा साली त्यांची मृत्यू झाली त्याने आजारपण झाला त्यांना खूप सारे APJ अब्दुल कलाम यांनी खूप सारे मुलांना शिकवण दिली आहे. शर्टला खिसा नव्हती त्यांची खूप सारे व्हायचे एवढ पुस्तक वाचायचे ना एका पुस्तकातून किती परत दुसरा पुस्तक पासन अशी त्यांची जिज्ञासा होती. खूप सारे प्रेमळ होते Doctor कलाम Doctor कलामाना एवढ सर पुरस्कार मार्गदर्शन केले होते ना लोक खूप काही केलं होते वृत्तपत्रे घट्टे पण त्यांना एवढ घालून घालून मिरवत होते खूप सारे प्रेमळ केले होते त्यांनी रोज सकाळी उठणार कलाम उठून त्यांची रोज ची वृत्तपत्रे फाडणार, शाळाला जाणार, तिथला अभ्यास करणार, घरी येवून सगळा करून परत संध्याकाळी घरची काम करणार, मग आई वडिलांना मदत करणार व परत दुसऱ्या दिवशी असं रोज रोज त्यांची करत करत होती आणि खूप सारे करत होते त्याने तो कष्टाचे कमाई करत होती कष्टात दिलेला हात बरा शतक क्रूर लावत होता कष्टाची तो पहिला. कमाईचा आनंद माझ्या ओसंडून तो वाहू लागला रोज येणारी रेलगाडी त्यांचा मग तिथून ते सगळे जेवत होते मग त्यावेळी त्यांनी शमशुद्धीन जलाल्लुद्धीन मग रामेश्वर ला एकदिवस दुसऱ्या गावाला घालून त्यांना खूप सारे परत रिटत होते मग नंतर त्यांचे आई वडील भाऊ शेजारचे सगळे त्यांना सहाय करून त्यांना शिकायला दुसऱ्या गावी पाठवले मग तिथून ते सगळे लोकांचे आशीर्वाद आणि त्यांची जिज्ञासा आणि अभ्यास करण याचावर त्याची खूप सारी झाली मग त्याचावर ते आज आपल्या पुढे Doctor APJ अब्दुल कलाम

आवड पाहिजे अशी अब्दुल कलाम आपल्या भविष्यासाठी खूप सारे केले अशा आपल्या त्यांनी असे मिळत होती त्यांनी जसे क्षणभर गप्प झाले तसे ते त्यांनी एवढ त्यांचा अंगा त्यांचा शर्टाला पण खिशा नहोती ते केवढ साधे भोळे होते DoctorAPJ अब्दुल कलाम त्यांचा अं त्यांची राहणीमान एवढी साधी होती ना खूप साधी होती त्यांची राहणीमान एवढ मध्ये भांग काढायचे दोन्ही कडे एवढी शिस्त होती ना त्यांनी त्यांचा शर्टला पण खिसा आणि त्यांचा कडे एक एवढी पण हे नहोती कि त्यांनी एवढ सगळ्यांना जिज्ञासा पुरवून एवढ मिळालं. वल्लभ भाई जवाहरलाल पटेल सामान्यतः सरदार पटेल म्हणून ओळखले जाणारे एक भारतीय स्वतंत्रतावादी राष्ट्रवादी प्रभावशाली वकील barrister आणि, राजकारणी होते त्यांनी एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणवीसशे पन्नास पर्यंत भारताचे पहिले पंतप्रधान आणि गृहमंत्री म्हणून काम केले. जन्म एकतीस ऑक्टोबर अठराशे पंच्याहत्तर निडियाब. मृत्यू. पंधरा डिसेंबर एकोणवीसशे पन्नास मुंबई.

सरदार वल्लभ भाई पटेल हे भारतीय कांग्रेस चे ज्येष्ठ नेता आणि भारतीय स्वतंत्रता संग्रामातील एक प्रमुख व्यक्ती होते. हे नंतर भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि पहिले गृहमंत्री बनले. पाचशे पासष्ट संस्थानाचे न नव्याने स्वातंत्र्य भारतात एकत्रीकरण करण्याचे साधारण पटेल सरदार पटेल यांचे, योगदान अविस्मरणीय आहे. सरदार पटेल यांच्या मधील या post मध्ये याना भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जाते. आम्ही त्यांची जीवन दृष्टी, दृश्ये किस्से आणि आधुनिक भारतातील म्हत्वपूर्ण योगदान समाविष्ट करतो. वल्लभभाई पटेल यांचा जन्म एकतीस ऑक्टोबर अठराशे पंच पंच्याहत्तर रोजी. गुजरात मध्ये नाडियात येथे झाला. त्यांची जयंती आता राष्ट्रीय एकता दिवस किंवा राष्ट्रीय एकता दिवस म्हणून मानली जाते. तो शेतकरी कुटुंबातील होता त्याच्या सुरुवातीच्या काळात पटेल यांना अनेकांना सामान्य नोकरीसाठी नियुक्त असलेल्या एक, महत्वकांशी माणूस मानले होते, मात्र पटेल यांनी ते चुकीचं सिद्ध केले, त्यांनी कायद्याची परीक्षा उत्तीर्ण केली अनेकदा स्वतःच्या अभ्यास करून, उधार घेतलेल्या पुस्तकांसह. पटेल यांना बाल परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर गुजरात मधील आणि आनंद येथे कायद्याचा अभ्यास केला. ते तडफदार आणि कुशल वकील म्हणून त्यांनी लौकिक मिळवला. पटेल यांचे, इंग्लंड मध्ये कायद्याचे शिक्षण घेण्याचे स्वप्न होते. आपल्या कष्टाने कमावलेल्या बचती,

तथापि ticket विजय पटेल त्यांचे थोरले,

विठ्लभाई यांच्या हि आद्याक्षरे वल्लभभाई सारखीच होती. सरदार पटेलांना समजले कि त्यांच्या मोठ्या भावांच्या शिक्षणासाठी इंग्लडला जाण्याचे स्वप्न होते. आपला कुटुंबाच्या सन्मानासाठी चिंता लक्षात घेऊन वल्लभभाई पटेल यांनी विठ्लभाई पटेल याना, त्यांच्या जागी जाण्याची परवानगी दिली.

Middle temp मध्ये प्रवेश घेतला पूर्वीची महाविद्यालयीन पार्श्वभूमी नसतानाहि पटेलांनी त्याच्या, वर्गात अव्व्ल स्थान पटकावले त्यांनी छत्तीस महिन्याच्या अभ्यासक्रम तीस महिन्यात पूर्ण केला. भारतात परतल्यावर पटेल अहमदाबाद मध्ये स्थायिक झाले आणि शहरातील सर्वात यशस्वी barrister झाले. स्वातंत्र्य चळवळीच्या सुरुवातीच्या टप्प्यात पटेल सक्रिय राजकारण किंवा महात्मा गांधींच्या सत्याबद्दल उत्सुक होते. तथापि गोद्रा येथे, मोहनदास करमचंद गांधी यांच्याशी झालेल्या भेटणे एकोणवीसशे सतरा पटेल यांच्या जीवन मुलेत बदलले. पटेल काँग्रेस मध्ये सामील झाले आणि गुजरात सभेचे सचिव झाले. जे नंतर काँग्रेस च्या बालेकिल्ला बनले. गांधींच्या आव्हाहन पटेल यांनी कष्टाने मिळवलेली नोकरी सोडली आणि प्लेग आणि एकोणीसशे अठराच्या वेळी, खेडा येथे करमुक्ती साठी लढा देण्यासाठी चळवळीत सामील झाले. पटेल गांधीच्या असहकार चळवळीत सामील झाले. एकोणावीसशे वीस आणि तीन लाख भरती करण्यासाठी त्यांनी पश्चिम भारतभर प्रवास केला. पक्ष निधी साठी त्यांनी पंधरा लाखापेक्षा जास्त रक्कम जमा केली. भारतीय ध्वज फडकवण्यास बंदी घालणारा ब्रिटिश कायदा होता महात्मा गांधी तुरुंगात असताना पटेल यांनीच एकोणवीसशे तेवीस मध्ये,

एकोणिसशे अठ्ठावीस च्या बार्डोली सत्याग्रहाने वल्लभ भाई पटेल याना सरदार हि पदवी मिळवून दिली आणि त्यांना देशभर लोकप्रिय केले. पंडित, मोतीलाल नेहरूंनी कांग्रेस च्या अध्यक्ष पदासाठी गांधीजीना वल्लभ भाई चे नाव सुचवले यांचा प्रभाव इतका मोठा होता. एकोणवीसशे तीस मध्ये मोत्याचा सत्याग्रह दरम्यान ब्रिटिश ने सरदार पटेल याना अटक केली आणि साक्षीदार शिवाय यांच्यावर, खटाल चालवला. दुसरे महायुद्ध सुरु झाल्यावर एकोणवीसशे एकोणचाळीस पटेल यांनी नेहरूंच्या मध्यवर्ती आणि प्रांतीय विधान मंडळातून कांग्रेस काढून घेण्याच्या निर्णयाचे समपर्ण केले. कांग्रेस ने मूलभूत हक्क आणि नागरी स्वतंत्रतेच्या रक्षणासाठी वचनबद्ध केले पटेल यांनी धर्मनिरपेक्ष राष्ट्राच्या संस्थापन,

महात्मा गांधींच्या आज्ञेनुसार एकोणवीसशे बेचाळीस मध्ये राष्ट्रव्यापी सभेने कायदेभंग चळवळ सुरु करण्यासाठी मुंबईतील ग्वालियर tank मैदानावर, भाषण करताना पटेल यांनी त्यांच्या मनाला पटवून दिले.

भारत छोडो आंदोलन दरम्यान एकोणवीसशे बेचाळीस ब्रिटिशांनी पटेल याना अटक केली. एकोणवीसशे बेचाळीस ते एकोणवीसशे पंचेचाळीस या काळात संपूर्ण कांग्रेस, कार्यकारणी सह ते अहमदाबाद नगर च्या किल्ल्यावरून तुरुंगात होते.

पटेल यांनी मद्यपान अस्पृश्यता जाती भेदभाव आणि गुजरात आणि बाहेरील महिला मुक्तीसाठी मोठ्या प्रमाणावर काम केले. स्वातंत्र्यानंतर ते भारताचे पहिले उपपंतप्रधान बनले स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापना दीनानानिमित्त, पटेल यांच्या भारताचे गृहमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले. राज्य विभागाने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची प्रारंभ, प्रभारी यांच्याकडे होते.

तथापि सरदार पटेलांच्या अमूल्य सेवा स्वतंत्र भारताला केवळ तीन वर्षासाठी उपलब्ध होत्या. भारताच्या सुरु, शूर सुपुत्राचे पंधरा डिसेंबर एकोणवीसशे पन्नास वय पंच्याहत्तर रोजी हृदया विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. सरदार पटेल यांच्या सर्वात चिरस्थायी वारसा म्हणून त्यांनी राज्य खात्यातील कार्यभाग स्वीकारला आणि पाचशे छप्पन संस्थानाचे भारत संघात प्रवेश करण्यासाठी जबाबदार होतो. त्यांना आदरांजली वाहताना नेहरूंनी सरदारांना नवभारत निर्मिती आणि संकलक म्हंटले. चांगले बोलणे अं बोलणे बोलण्या येण्यासाठी चांगल्या ऐकताही येणं महत्त्वाचं आहे. ऐकताना एकाग्रता आवश्यकता आहे शब्दांचे उच्चार बारकाईने ऐकणे वाक्यात ऐकणे वाक्याची भाग ऐकणे त्यांचा अर्थ समजून घेणे महत्त्वाचे असते ऐकताना आपल्या कानाबरोबर डोळेही काम करतात हे लक्षात घ्यावी डोळ्यांनी ओठांच्या हालचालीचे चेहऱ्यावरचे भाव हाता हातावरील इत्यादी गोष्टी टिपल्या जातात श्रवण कौशल्याची विकास साधण्यासाठी विद्यार्थ्यांचा विविध टप्प्यावर विविध माध्यमात अ साधनांचा उपयोग करणे ही आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या कानावर स्वतःचा कष्ट व बिनचूक उच्चार पडणे त्यांचा अर्थ लक्षात येईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे आधुनिक अ तंत्रज्ञानाचा विकासाचा उपयोगही करता करायला हवा अशा वेळेस संभाषण ऐकण्यासाठी ध्वनीचित्र, क्षिती चित्र चित्रक्षिती यांचा उपयोग ही करणे शक्य आहे. मुलांमध्ये श्रवणदोष नाही या याकडे योग्य वयात लक्ष देणे महत्त्वाचे. कानावर कानावर पडणे म्हणजे ऐकणे नव्हे म्हणजे जे ऐकले आहे त्याचे उच्चार करून घेणे हे श्रावणाची चाचणी आहे असेच चाचणी हे आवश्यक आहे. श्रावणाची सर्व विकसित होण्यासाठी व्यक्तिगत व सामूहिक पातळीवर ही प्रयत्न आवश्यक असतात. व्यक्तिगत पातळीवर मुलांना ऐकण्यासाठी त्यांची लक्षणे अं वेदने वेधून शक्यतो स्वतःच्या स्पष्ट उच्चारणे सवय ठेवणे आवश्यक आहेत सामूहिक स्तरावरील प्रत्येक म्हणजे वर्गात समूहात शांतता ठेवने शांतता वातावरण आपण स्वतः बिघडून न देणे म्हणजे समूहातील सर्व ऐकण्याची संधी मिळेल याची काळजी घेणे आवश्यक आहे. ऐकणे हे महत्त्वपूर्ण सवय आहे. मुलांमध्ये

कौशल्य आहे. ऐकणे या कौशल्याची व बोलणे या कौशल्यातील निकट संबंध आहे. आपण पाहिलेच आहे अं संभाषण म्हणजे परस्परांशी बोलणे एक वेळ दोन किंवा अधिक व्यक्तीशी

चौकशी करणे, परिचय करून घेणे. व्यक्तीचा किंवा संस्थेचा इत्यादी प्रसंगीत अं सामान्यपणे परस्पर माध्यमातून आपण संभाषण करतो संवाद करतो राहतो. हे सुद्धा कौशल्याचे कौशल्यच आहे आणि व्यक्तीचे म्हणजे शांतपणे ऐकून घेणे व त्यावर विचार करणे व त्यावर प्रतिसाद देणे प्रतिसाद देताना अशे निश्चित करणे यासाठी व्यक्तिमत्त्वाची जडणघडण महत्वाची ठरते. प्रतिसाद देताना शब्दांची निवड करणे, वाक्यरचना करणे शब्द व वाक्यांचा उपयोग उच्चार करणे या भाषेविषयी कौशल्याची बाबी ठरतात. यासाठी भाषेचे योग्य संस्कार बालपणी विकसित होणे आवश्यक असते. समस्या समस्यांना शिष्टाचार्य महत्त्व असते. अन्य व्यक्तीला महत्त्व देणे त्याबद्दल आदर भाव व्यक्त करणे, स्वागत करणे, व्यक्त करणे, आभार मानणे, निरोप देणे, इत्यादी बाबींसाठी शब्दांची रचना व मनापासून केलेली त्या उच्चार उच्चारण यांना खूपच महत्त्व असते. नाहीतर शिष्टाचार म्हणजे यांत्रिक जीवन क्रिया बनते. असे शिष्टाचाराची सवय विकसित करणे याला महत्त्व येते. संभाषण व भाषा कौशल्य हे श्रवण कौशल्यावर आधारित असते हे आपण पाहिले श्रवण संभाषण काढण्यासाठी एकाग्रताही आवश्यकता आहे शब्दांची उच्चार एकाग्रतेने ऐकून एवढीच पुरेशी नसते तर बोलण्याच्या विचार व त्यांचे म्हणणे त्यांच्या बोलण्यात बोलण्याच्या हेतुतून समजून घेणे श्रवण अभित असते व त्यातून संभाषण कौशल्य विकसित होते. बोलताना अनेकदा आपण मला म्हणजेच नव्हते, मला म्हणायचेच नव्हते, माझे बोलायचे ते हेतू नव्हता इत्यादी वाक्य उच्चारतो तेव्हा आपले बोलण्यातील किंवा संभाषणातील त्रुटीचा आपण मान्य करत असतो संभाषण व भाषण यातील फरक आपल्याला त्या शब्दावरूनच कळतो संभाषण हे दोन किंवा तीन माणसांचे आपसातील बोलणे असते भाषा ही एखाद्या गटासमोर किंवा मोठ्या समूहासमोर आपल्या विचारांची प्रगती करत असते आपल्याला विचार समूहाला समजावून सांगणे हे भाषेचे सर्वसाधारण स्वरूप असते विचारा विचारांची निश्चित अं त्यासाठी प्रमुख मुद्दे त्यांचे क्रम उप मुद्दा त्यांचा परस्परांशी संबंध यांची तक्रार मांडणी करणे आवश्यक असते आपला मत पटवून देण्यासाठी आधार, प्रमाण, पुरावा याची आपण मांडणी करतो. आपल्याला विचारांबरोबरच अन्य विचारांची दखल आपण घेतो आपल्याला विरुद्ध असलेले विचार आपण समजून घेतो ते विरुद्ध

तेवढेच हालचाली तर सर्व समूहाला विश्वास विश्वासात घेऊन बोलणे हे कौशल्य आत्मसात करावे लागते. बाहेरचे साधन करणाऱ्या संभाषण व भाषणाची कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे. वाचन आपण डोळ्यांनी शब्द या आकार घाट पाहायला शिकतो आपण उच्चार आणि अक्षरे यांचा सहसंबंध मनात पक्का करतो. शब्दांची अर्थ व कृती यात यांचा शब्दांशी असलेले नाते आपण मनात निश्चित होते त्यासाठी अनेकदा शब्दांची अक्षरांशी विविध वस्तू या संबंधात आपण प्रतिपात करतो आणि उदाहरणात अ अननस अ अंगण आगीनगाडी इत्यादी इमारती इ इमारत इत्यादी वाचनाने पहिली पायरी त्या अक्षरांची ओळख शब्द म्हणून अक्षर समूहाची ओळख शब्द व शब्दांचा अर्थ यांचा संबंध प्रतिस्पती होतं व जोडाक्षरे ही ओळख होऊन तशी क्रमाने आपण वाचून शिकतो. वाचन ही शिकतो शिकत जातो. वाचनाचे प्राथमिक पायरीची ओळख झाल्यावर नंतर लेखी कौशल्याकडे वळणे केव्हाही योग्य वाचन हे अज्ञान

होत जाती. तर आठवी ते दहावी मध्ये वाचन कौशल्याची परिपूर्ण गाठली जाते. अशी अपेक्षा असलेली तर अनेकदा विद्यार्थी आठवित आलेतरी नीट पणे वाचू शकत नाही. अशा बाबी ऐकू येतात तेव्हा वाचन कौशल्याची विकासासाठी प्रयत्न कमी पडतात कि काय असे वाटते. वाचताना प्रकट वाचन व मूक वाचन या दोन्हीही कौशल्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. प्रारंभीच्या काळात प्रकट वाचन महत्त्वाचे आहे. अक्षराचे क्रमाने वाचन व जोडाक्षरांचे वाचन

क्रमाने हे कौशल्य विकसित व्हावे. प्रकट कौशल्याच्या प्रभावामुळे करून तर नंतर मुख वाचक आहे. मुखवाचक

स्वतःची चाचणी घेऊन या बाबीही महत्त्वाचे ठरतात. वाचताना अक्षरांची शब्दांची निरीक्षण करणे ते शब्द मनात स्थिर राहणे आवश्यक असते त्यासाठी एकाग्रतीने स्थिर मानाने वाचणे वाचण्याबद्दल प्रेम व आस्था निर्माण होणे आवश्यक असते. सर्व ज्ञानी व आपल्याला परिचित वाढते जाते वाचणे त्यामूळे वाचनाने महत्त्वाचे लक्षात घ्यावे. गणित विषयातील उदाहरणे कसे वाचावे व भूमिती विषयातील प्रमेय कसे वाचावे एखाद्या वस्तुनिष्ठ माहितीपूर्ण विज्ञानातील पाठ कशी वाचावी, एखाद्या भावपूर्ण गद्य उताऱ्याचे वाचन कसे करावे कधी उतरत्या वाचन कसे करावे गद्य कविता लयबद्ध वाचन कसे करावे कविता